पान-पाना दिसत आहे पाण्यात काही मूल दिसत आहे एक माणूस आहे पांना खूप छान आहे मोठा आहे पानाच्या आजू-बाजूला खांब आहे झाड आहे.

घराच्या साइड ला एक मोठ पटांगण आहे. पटांगणात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडे लावलेले आहेत. फुलांची हिरव गार दिसत आहे.

हा एक रस्ता दिसत रोड हाय रोड वर रोड वरून एक गाडी जात आहे इलेक्ट्रिकल खांब आहे इलेक्ट्रिकल वायर्स संद्याकाळ च दृश्य दिसत आहे सूर्य मावळतांना दिसत हाय.

मंदिर हाय मंदिर खूप मोठी हाय आजूबाजूला झाडं हायत इलेक्ट्रिकल वायरी हाय बसायला बसायला खूप छान जागा दिसत हायत एक माणूस उभा हाय आजूबाजूला गाड्या लावलेल्या दिसत हाय पार्किंग हाय.